पहिलं बघत होती आता नाही बघती काय घरातलं काम असतो म्हणून काय बघत नाही. पहिलं बघत होती. आता ते movie अं लई चांगली लागली मला मी बघितलं बरं का? कोणती माहिती आहे का ताजा खबर

गोष्ट त्याच्यातनं कसं कमवायचे पैसे कसं नाही काय करायचं. कसं काय कष्ट करायचं. सगळं दाखवलेलं आहे त्याच्यात बघा तुम्ही मी बघितली आहे ताजा खबर लई चांगली आहे लईच लईच चांगली आहे मला लई आवडली ती अन त्याच्यात ते नाही का अं cricket मध्ये ते हे लावतात ते ती लई चांगली आहे मला इतकी आवडली का नाही लई आवडली ती पण मी बघितली अं ताजा खबर KGF पण लई भारी आहे KGF कशी आहे माहित आहे का त्याच्या म्हणजे त्याच्या म्हणजे KGF KGF मी आता बघितली, म्हणजे लई उशिरा बघितली पण लई भारी आहे ती पण हां तिची acting बहुत भारी आहे आणि सगळं त्याचं चांगलं आहे role लई भारी केलाय त्यांनी part two नाही बघितलं मी part one बघितलंय मी मी नाही बघितलं पण मला बघायचं होतं मी नाही बघितलं. जास्त वेळ मी देऊ शकत नाही ना त्याला मला आवडत नाही ज्यादा film ज्यादा serial आवडतं मला serial ला एक दिवस ना तुम्ही काय करा पुष्पा movie बघा बरं का पुष्पा movie एवढी चांगली आहे ना का लई म्हणजे कसा लई चांगली आहे बघायला पण चांगली आहे आणि सगळ्यांचं म्हणजे आपण कसं family वाले आहे ना family वाले कसं असं सगळे मिळून बसून बघू शकतात पुष्पा movie हे KGF KGF कसं म्हणजे मुलांना चांगली आवडते आणि हे आता आता आली. आता आली ती film असं आहे. बघायचं थोडसं ना mind fresh होतो. आहे ना घरातलं काम करून करून वैताग येतंय तर आपण काय करायचं थोडसं थोडसं म्हणजे movie बघितलं ना तर mind fresh होते आपली. मी बघितली ना पुष्पा movie लई चांगली आहे ती त्याच्यातलं ते गाणे वगैरे लई लई चांगलं आहे पुष्पा movie चे मलापण ती आवडली. अन

अहो आमच्या घरातले मुलं आहे ना ते स्वामी स्वामी गाणं नाही का

ती येते आणि तीच लावते स्वामी स्वामी काय करायचं आहे आता ते बघितलं movie बघितली तेव्हापासून तेच चालू आहे आमच्यात मी पण बघितलं अन त्याच्यामध्ये लई मला लई आवडली ती ते गाणं तर लईच आवडलं मला स्वामी स्वामी गाणं अं part two येणार आहे ना त्याचा आता? तर ते पण बघणार मी मला लई आवडली ती movie आता मी त्या दुसरी movie येणार ना तर मी पण बघणार ती part two

आता बघा आता काय movie movie movie घरी फक्त काम झालं का माझा मी movie च बघते मला movie आवडते. मला कसं story पाहिजे movie मध्ये story comedy असं थोडं बहुत असलं चाललं ना मग चांगलं असतं आहे ना माझं पण काम झाल्यानंतर मी काय बघते Big Boss बघते. मला Big Boss लई आवडते. Big Boss Big Boss बघते मी finale येणार ते आठ दिवस झाले ते finale येणार होतं तर आपण बघूया कोण अं अं wineer राहणार त्याचा अहो तेपण चांगलं आहे. अबूपण चांगलं आहे पण ते कसं आहे माहिती आहे का MC Stan ची fan लई लई जास्त आहे ते पुण्याचं आहे ना मतलब रहिवाशी नाही का ते पुण्याचं आहे तर पुण्याचा आहे आणि त्याची fan लई जास्त आहे. म्हणून ते MC Stan नावाने ओळखले जाते तो कोण आहे तो कोण आहे तो किती diamond घालतो गळ्यात आहे ना तर म्हणून त्याला जास्त त्याला म्हणजे vote पडले. आणि अबूपण चांगला आहे cute आहे दिसायला cute आहे आणि चांगलं आहे कुणाशी म्हणजे जास्त त्याला घेणं देणं नाही त्याचा आणि शिव, शिव म्हणजे काय आहे शिव कसं आहे पहिलं Big Boss मध्ये final first number वर आलेला ना मराठी Big Boss मध्ये आता बघा येतो का काय अबू जा गेला ना तर मला लई वाईट वाटलं. तर मला अबू finale मध्ये हे होता येत होता म्हणून कसा गेला काय माहीत ते अन अर्चना ते आली ते finale मध्ये मला तो वाटतही नव्हतं का ते येणार finale मध्ये ते आली प्रियांका, अर्चना, हरप्रीत

पण हे दोन हे दोघच येणार आहे बघा एक तर शिव येणार first number वर नाही तर MC Stan तो येणार दोघांपेक्षा कोणीतर एकच येणार हो आता काय काय येत काय माहित, तू अनुपमा बघती का गं? नाही मी नाही अनुपमा पहिला बघत होती माझ्या लग्नाच्या पहिला बघत होती मी अनुपमा त्याच्यात काय ते लग्न केलं त्याने काय केलं त्याच्या त्याच्यानंतर मी बघितलंच नाही त्याला काय एवढे मोठे मोठे मुलगे झाले आणि ते दुसरं लग्न केलं आणि काय केलं म्हणून मी बघतच नाही ते मी बघते लई चांगलं आहे ते त्यांना मोठे मोठे मुले झाले त्यांनी एक मुलगी घेतली. ते पण लई चांगली अन त्याची मुलगीचं लग्न झालं ते पण चांगलं आहे. लई लई चांगली आहे तू बघ एकदा अं तुला लई आवडली आव आवडणार तुला आता काय म्हणजे कसं माहिती आहे का सकाळपासून tiffin ते तर बनवायला लागतो ह्यांचा आणि तिथं थोडं वेळ भेटलं तर movie बघते. मी serial च काय माझ्याकडे असत नाही. serial च्या time मध्ये मला जेवण पकवायचा होता असतं हम्म मला पण tiffin तेन द्याय लागतं आणि ते कामावर जातात मग त्यांना tiffin द्यायला लागतात काही वेळ मिळत नाही थोडा वेळ भेटला तर मी अनुपमा अं तुला सांगतो मी Big Boss बघते मी ये अशिकाना हे बघते बघते मी अरे काय मग असच वेळ जातो घरामध्ये मग आता काय हे पठाण movie अं केव्हापासून बोलायचे पठाण movie बघायची आहे, पठाण movie बघायची आहे, पठाण movie बघायची आहे, बघून आले बाई लई चांगलं वाटलं आणि म्हणजे mood पण एकदम fresh झाला बाहेरून आले तर आहे ना आणि ती movie पण चांगली होते तिचे अं song पण लई चांगलं होता आणि dance पण लई चांगला होता. चांगलं वाटलं मला काय तसं वाटलं नाही त्याच्यात आणि लई चांगलं आहे. पठाण movie पण चांगली वाटली मला आणि ती दोन दिवसांपूर्वी आम्ही ते बघितलं काय अं ताजा खबर ती पण मला लई आवडली हां ताजा खबर लई आवडली मला म्हणजे कसं middle class वाले कसं राहतात, कुठं राहतात. ते सगळं दाखवलेलं आहे आहे ना कसं राहायचं कसं काय करायचं आ सगळं दाखवलेलं आहे त्याच्यात, पैसे आल्यावर कसं त्याला, पैसे आल्यावर कसं त्याला गर्व होतो काय होतो आहे ना कसं बोलतो मग तो पहिला कसं बोलायचा. हो हो हो लई लईच त्याला मग्रीपणा येतो आणि एवढा मग्रीपणा येतो का ते कोणालाच सगळ्यांना वाईट वाईट वाईट बोलतात. अन छोट्याशी बड्याशी कसं बोलतात काय नाही तेपण त्याला समजत नाही. पैशामध्ये एवढा मग्रीपणा येतो येतो त्याला काहीच त्याला समजत नाही. काय पद्धत नाही म्हणजे कसं खरं दाखवलेलं आहे त्याच्यात खरोखरचं असं आहे आ ज्यावेळी लोकांकडे पैसे नसते ना तर त्यावेळी म्हणजे कसं प्रेमाने आणि प्रेमाने गोड गोड बोलून काम करायचं आणि त्याच्याकडे पैसे आले म्हणून ते दादागिरी आहे ना वाईट बोलायचं लोकांना दादागिरी करायचा आणि कसं पण उलटा सिधा बोलून आ मग काम करवायचा. ते लोकांना आवडलं नाही पहिला कसं सगळ्यांना घेऊन घेऊन म्हणजे काम करायचा ना तो group बनवलं त्यांनी मग ते group मध्ये काम केलं त्यांनी आहे ना हे एवढे पैसे लावायचे आपण असं करायचं तसं करायचं आता काय करायचा तो आपण खुद्द meeting मी बोलणार तोच होणार असा. मी बोलायचं मी बोलणार तसंच होणार ते मला चांगलं नाही वाटलं म्हणजे त्याच्यात आहे ना last ला मलापण वाईट वाटलं ते अं त्याला लई मग्रीपणा येतात ते नाही का ते कोठ्यामध्ये राहती तिथेच सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्याला घारू पैसे भरून घर येऊन येतात मग त्याला छान छान कपडे वगेरा घालतात अच्छा सुविधा देतात.

कसं आहे माहिती आहे का ते काय काय ते चांगलं केलं त्यांनी त्याला घरी आणलं. मग काय केलं त्याच्याकडे पैसे आले तर तुम्ही बघितलं का त्याच्याकडे पैसे आल्यावर त्यांनी एक designer आणले होती बरं design करायला dress त्यांचा एक branch खोलायचा होता त्यांना तर ती काय बोलली मला एक माझा एक branch पाहिजे dress material च म्हणजे काय designer dress मी ठेवणार तिथं आहे ना त्यानं ते open केलं. मग ती shoot करायला ती आली model तर तो त्याला बघायला लागला त्याच्यामधलं म्हणजे काय त्याला काय भाव द्यायचा नाही त्याला बघायचं त्याला अं त्याला बोलायचं आहे ना तर हे चांगलं नाही ना तिला आणलं तिला ठेवलं आणि नंतर दुसऱ्याकडं पैसे आलं म्हणजे त्या movie वर असं दाखवलंय ना का पैसे आल्यावर माणूस असा बदलू शकतो आणि बदलतो पण हो हो हो पैसे असं पैसे आल्यानंतर ते मग्रीपणा येतात अं मनुष्याकडे कधी पण पैसे आले का मनुष्याला गर्व वाईट गर्व वाटतं कोणाला लई लगे काय काय पण आवडतात काय आहे काय नाही कशा हुडकू कशा नाही. कशा राहतात कशा नाही. मोठ्या सोबत कशा राहायचं. छोट्यामध्ये कसं राहायचं हेच काय समजत नाही अन जाऊ दे ते picture आहे आणि ते तू काय म्हणतात ते त्याचे वडील तर किती चांगले ते खरं आहे त्यांचं वडीलनं काय केलं पहिलंपण त्याच्यात पैसे घेतले नाही अन आखरीपण त्यांनी अं ते set होता त्याचा त्याचं shoe साफ केले पण त्याच्याकडे पैसे मागेला मागायला गेले नाही आणि त्याच्याकडे पलटून पण बघितलं नाही. हे खरं हे खरं माणूस आहे. आहे ना म्हणजे तुझे हे पैसे मला नको तू आईच आहे. आई भोळ्यापणाने गेली त्याच्यात बरोबर हां एवढा मोठा मोठा बघितलं आई गेली पाठोपाठ आहे ना त्याच्या पण त्याचे वडील वडील नाही गेले वडील तिथंच राहायचे अं shoe साफ केले त्यांचे, आपण गेले नाहीत. हो हो हो हो लई लईच तर तर्क माणूस ते त्या त्या माणसाचे shoes पोसतात. त्यांचे कपडे झटवतात, गाडी पोसतात. सगळं मगर ते मनुष्य नाही काय एवढं चांगलं असतात की नाही एकदा नाही का ते त्या मनुष्याकडेच जातात ते त्यांचं मूल जो असतात ना त्या मनुष्याकडेच जातात त्या

KGFmovie तुम्ही ते पण पहा. KGF movie मध्ये कसं आहे माहिती आहे का ती पण story मला चांगली वाटली पहिलं कसं fight fight fight लई जास्त आहे ती pregnant असते. पण त्याला मूल होतो बिमार लई बिमार म्हणजे लई बिमार ती म्हणजे ती मेल्यावर ना त्याचा मूल एकटा असतो मग मुंबई मुंबईला येतो.

तो म्हणतो मला पैसा कमवायचा आहे आहे ना हो हो हो मी KGF बघितली नाही पण असं अं त कास याचं मी बघितलीच नाही मला काहीच त्याच्यात माहित नाही. मी ना मी बघितली आहे तुम्ही काय करा माहिती आहे का KGF movie बघा. तिथं त्याच्यात ना तो मुंबईला येतो आणि मुंबईला बघतो समंदर मधून ना अं जहाजामधून ना असे box ते त्याच्यात ना gold असतो म्हणजे सोन्याची बिस्किटं असते.

हो अन लई चांगली movie आहे, तुम्ही एकदा पहा. हो बघेन मी मला मी बघितली नाही आतापर्यंत मी बघणार तू तू सांगितली ना मी बघ बघणार KGF काय चाललं तुझं? काय नाही माझं काय नाही चाललंय आता तेच ते अं ते serial चालू हाय काय ये रिश्ता क्या कहलाता है star plus मध्ये हो चालू आहे ना ते तू बघते नाही का ते star plus ही मी नाही बघत किती दिवस झाले मी नाही बघत ती मी बघते त्याच्यात अक्षरा अं कार्तिक सगळे मग लई चांगलं आहे. तू बघ एकदा लईच त्याचं मूल आता दोन मुलं झालं त्याला मोठं मोठंपण झालं ते बघायला लई चांगली आहे ते आहे. अन अंदरची सही चांगली लागेल लै चांगली त्याची तू बघ नदियां पार movie बघितलाय का तुम्ही? ती लई चांगली आहे. ती एवढी चांगली आहे ना घरगुती आहे अं त्यांचं लग्न कसं होतो आणि ते कसं करते ना त्याच्यासोबत मजाक मस्करी म्हणजे काय त्याच्या ते त्यांचे वडील नाही काय doctor असते तर त्यांना काय दुसरंच काय वाटून देते. मिरची वाटून देते त्यांना पाणीसोबत प्यायला. हो हो हो आणि त्याचे वडिलपण ते आयुर्वेदिक दवा अं पेटवून देतंय ना ते अन ते घरी येतात त्याचे आई चे बहिणीचे लग्न झालं होतात मग ते घरी घरी त्यावरती ना घडी घडी ते घरी राहतात येतात. लई चांगली आहे ते नदियां के पार त्याच्यात songsबहोत लई आवडतात मला songsनदियां के पार song पण लई चांगले आणि नाही का खेडेगाव नाही का माझे पप्पांचा गाव तसाच आहे. आणि मला ना ते बघितलं की माझ्या पप्पांच्या गावाची आठवण येते. तशी म्हणजे मातीची घरं आणि ते चुली मातीमातीचे ते बर्तन त्याच्यात भांडी नाही का मातीचे त्या चुलीवर जेवण बनवतात. ते सगळं मला ना लई लई माझ्या पप्पांची गावाची आठवण येते मला ती बघितली ना story मला पप्पांच्या गावाची आठवण येते. मलापण मलापण येत्यात माझे आजोबा माझी आजी ये सागडेपण लई लई लगेच तिकडे गेले का ते नदियां के पार च्या movie ची आठवण येते मला.

बघायला म्हणजे मी ना अं खरं बोलले तुम्ही आ असं म्हणशील तर आ घडी घडी राहावं आणि घडी घडी बघावं कसं माहिती आहे का त्याच्यातनं म्हणजे कसं एक story आहे आहे ना किती चांगली असं वाटतं ना तर मी गावालाच आहे. मी तिथं उभी आहे आणि मला तेच म्हणजे तसं वाटतं मला की मी आज माझ्या पप्पांच्या गावाला आहे आणि मला तिथं मी ती बैलगाडी बघून एवढं चांगलं वाटतं ना लई म्हणजे लई चांगलं वाटतं. नमस्कार साहिल sir sorry अ sorry शिवांश sir

अप्रतिम अप्रतिम जगायलाच हव प्रत्येकाने आपले गाव सोडून दुसऱ्या गावात राहून एकदा ती life जगायलाच हवी कारण कि तेव्हाच आपल्याला जग काय आहे ते कळत

पण चिखली मध्ये मी कर्वे नगर colony एकलीईच नाही हो नाही एकली ना मग ते कर्वे नगर होतें का कच्ची गल्ली होत अस काही तरी होत छोटी गल्ली का कच्ची गल्ली अस काहीतरी अ ते अ perfect चालू sir आहे सध्या कधी तीकड त्या room वरती boar झाल कि दुसऱ्या room वर जायचा तिसर्या room वरती boar झाला कि परत आपल्य room वर यायचं

आळशी होता फारच निर्लज्य होता फारच खोटा बोलणारा होता हा त्याच्या नंतर फारच खूपच निष्काळजी होता म्हणजे त्याला काहीच घेण देन नव्हत तो form भरा तर भरा नाही तर नाय भरा शेवटी आम्ही म्हटल कि नको बाबा याच भविष्याचा प्रशन आहे form भरलाच पाहिजे आणि मी अन माझ्या एका क्षितीज नावाच्या मित्राने जाऊन त्याचा form तिथे भरला होता वरतून त्या मुलाचं आधार card ही सापडत नव्हतं. अरर इतका निष्काळजीपणा म्हणजे काई खूप वाईट खूप वाईट ना तर त्या मुलाला काही देन घेण होत ना त्याच्या आई वडिलाना घेण देन होत घेण देन ते मला होत ओ अ तुम्हाला का घेण देन होत पण sir तिथ आता लहान पणाचा मित्र होता म्हणून आपण एक मदत केली आपल्या कडून जेवठी होईल झाली तेवठी अच्छा अच्छा पण तुम्हाला सांगू का काय काय मित्र अशे असतात ओ आपल्या मित्राला जर का काई hospital मध्ये वैगेरे नेल तर ते येत पण नाही बघायला आता काय सागू तुम्हाला हो ते तर आहे तसे मुल होत चालेल आहेत पण तुम्हाला सांगू का जे काळ असा असतो ना जेव्हा भेटू नाही शकत पण त्याच्या नंतर भेटतो ना मैत्री वापस हे होऊन जाते आपली असा असतो तो काळ

हो हो वाढदिवस होता न sir आमचा पैशे तर पाहिजे sir party साठी पैशे वैगेरे असते ते party दिली असती next time कस party देऊ शकतो आपण आता सध्या परिस्थिती

नाय नाय धूर कस ते फक्त गाडीचा निघतो ओ वेगळा धूर नसतो इतके तुमच्या जवळ पैसे राहता आणि तुम्ही party द्याला पाहीजे होती हो आमचा एक मित्र आहे कृष्णा त्याने बोलावले होतें आपल्याला

नाय नाय आमच्या मध्ये तसे सतरा वादविवाद होतात तर सत्र मिटत असतात हो मिटायलाच हवे कारण कि भांडण करूनही काही फायदा नसतो आमच एकदम व्यस्थित सुरु आहे काल पण सकाळी सकाळी माझ्या गाडीच्या petrol ची नळी कापून दिली होती ओ कस काय हो camera वैगेरे नव्हते का तिथ camera नव्हते ओ मी सकाळी जेव्हा माझ्य duty वर जायला निघालो तेव्हा मी बघितले कि petrol थेंब थेंब गलत होत आणि नळी बघितली तर नळी कापलेली होती तर ती कोणी केली त्याचा शोध मला लावायचा आहे तर अच्छा अच्छा शोध तर तिथ कोणी आजू बाजूला होत नाय का झोपलेलं कोण अरे खूप वाईट झाल अस नको व्हायला पाहिजे काय आता लोकानां अक्कल नसतात बरोबर ना लोकांना काय आपल्या घेण देण ते मला समजतच नाही हो ना हो ना तेच ना हो हो ईथ म्हणजे दोन नाय तीन बहुतेक तीईन गाड्या शिवाय जास्त लावू देत नाही अस काहीतरी आहे हा दोनच वाटत होत्या दोन गाड्या तिकड लावतात वाटत निरच आहे न parking त्याच्या parking ला लावतात दोन गाडया अस एकल

party होत असेल तिथ खिल वाड करतील म्हणजे ते bachelor मन्सोक्त जगूच देत नाहीओ. हा समाज खूप कृर होत चाला आहे ओ कृर होत चला समाज जगूच देत नाही bachelor लोकांना आता नाही नाही पण एका मुलाचा आहे ते k पण त्याचा आयुष्य थोड वेगळ ह्याच्या मध्ये चालूय तो रोज game खेळत बसतो पण काय सांगायचं तुम्हाला मग तुम्हाला माहितीय का जास् bating केल्याने grip वैगेरे loose होत जाते पण आता जेव्हा पासून इकडे आलो तेव्हा पासून तो म्हणते कि बारीक होतें जा रहा मै तब्यत न बन राही मिरे से okay okay अच्छा अच्छा अस व्हय हो तुम्ही ती सहानभूती तुम्हाला द्यावीच लागेन कि तुमच्या कडे दुसरा पर्याय नाही ना ओ हो बरोबरय बरोबर ठीकय मग sir आपण थोड्या वेळानी अजून बोलूया खूप खूप छान मन प्रसन्न झाल Hello कर्तीक काय करायला? काय नाही रे बैगलोर ची match चालू होती पाहत होतो विराट कोल्ही ची batting highlight पहायला का विराट कोल्हीचं?

हम्म तुहा आवडता player कोणता आहे? cricketer अं विराट कोल्हीच आवडतो विराट कोल्हीच आवडतय काय. कस काय? अं तो batting चांगल्या प्रकारे करतो आणि match match बी खुप चांगल्या प्रकारे handle करतो. captain नी चांगल्या प्रकारे करतो. हां हां ते तर आहेच विराट कोल्हीच म्हणजे run machine च आहे आपल्या India ची ती. international cricket आणि ह्या वेळेस बी IPL मध्ये चांगल्या प्रकारे खेळला तो. हम्म IPL या वर्षीच भारी केलं विराट कोल्हीच एकदम किती दोन century हानल्याका या वर्षी. हो दोन century हानल्या या वेळेस.

हो एकशे साडे नऊ नऊशे एकाहत्तर की काय run केलेले आहेत त्यानं. त्याच record आहे. IPL मधी सगळ्यात जास्त run बनवलेले आहेत त्यानं. हा व नऊशे त्र्याहतर run चा record आहे त्याच्यामध्ये. चार शतक आणि पाच का काय सहा होत्या त्याच्यामध्ये.

आणि पाकिस्तान विरोद्धात ते तो चांगल्या प्रकारे खेळतो आणि द प्ले म्हणजे दबाव असला तरी तो चांगल्या प्रकारे batting करु शकतो. भारता भारता म्हणजे भारताचा player म्हणजे चांगल्या प्रकारे आहे तो. हम्म आता ते Pakistan च्या विरोद्धात जे match झालता आपला T twenty world cup चा त्याच्यात अं किती pressure मध्ये batting केली विराट किल्हीनी.

त्रेपन्न ball बैंशी run केलते विराट कोल्हीनं त्या match मध्ये.

आन ते बी match तर समजा भारत समजा हारायच्या स्थिती वर होत तरी त्यानं म्हणजे हारलेली match भारताला जिकुन दिली. हाव म्हणजी हारलच हे तर खाली काहीच batting राहिली नव्हती पण तरी पण विराट कोल्ही एवढा भारी खेळलाना. एकट्याच्या जिवावर match काढली त्यानं समजा.

हो बरोबर चांगले मारले होते पण. हम्म विराट कोल्ही कुठला आहे माहिती आहे का काही? अं एवढी idea नाही राव सध्या.

विराट कोल्ही दिल्लीचा आहे proper दिल्ली. हम्म त्याच्यामुळ तर छोले भटुरे आवडतेत ना त्याला खायला. प्रत्येक match च्या वेळेस खातय. पुन्हा fitness चा पण ध्यान ठेवतो पण तरी पण तो म्हणजी cardio वगैरे वरेच exercise करतय वाटतं. त्याच्या बायकोच नाव बहुतेक आनुष्का शर्मा आहेना. हं आनुष्का शर्मा bollywood heroin

चांगल आहे पण खेळण्यात याच्यात. fitness हे ते. हम्म tattoo चा पण नाद आहे लई. हो tattoo गिटु चांगल्या प्रकारे काढतो तो. विराट कोल्हीच जे अं आपल्या test team ची किती भारी कप्तानी केली विराट कोल्हीनं. भारत त्याच्या under ship मधी जवळ पास सर्व सेना country मधी त्याच्या under च जिंतला ना test दक्षिन अफ्रिका, औष्ट्रेलीया.

हम्म बरोबर आहे. England ला जाऊन England ला हरविलं होतं आपुन. विराटच्या कप्तानी मधी. हो बरोबर. आणि आहेत ना.

IPL मधी बी या वेळेस स मस्त batting केली त्यानं.